मला ना ते गुरुचरित्रचं पारायण करायचं होतं.

ओके तर गुरुचरित्र याआधी तू केलं नाहीस ना हे फर्स्ट टाइम तुझं?

अ अध्यात्मिक ग्रंथ आहे ज्याला खूप दत्त भक्तांनी म्हणा खूप मोठमोठ्या

आणि हे कामता ने लिहलेलं आहे.

आणि त्यांनी त्यांना दृष्टांत झाला की महाराजांचा की तू माझ्याबद्दल लिह. आणि मग ते ते ग्रंथ त्याच्यामध्ये

आणि त्याचं कसं गुरुचरित्र परायणाचं एक सप्ताह असतो एक सात दिवस आपण बसावं लागतं. किंवा सात दिवस सात दिवस जमत नाही

मग पाच दिवसही ज्यांना जमत नाही त्यांनी तीन दिवस आणि जर आणि एक्सपर्ट असेल त्याला अ चांगलं वाचता येत असेल तर एका दिवसाचा पण होतो पण एका दिवसामध्ये

आणि सात दिवसाचा जर सप्ताह

अ जवळजवळ सहाशे बहात्तर

सहाशे बहात्तर आणि ते मराठीमध्ये नाहीत प्राकृतमध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये बरेचशे अ मंत्र पण आहेत जसे गायत्री मंत्राची पूर्ण फोड आहे त्याच्यावरती आहे

हां बऱ्याच हां आणि हे मी तुला काही संदर्भ म्हणजे सांगितले की दत्त महाराजांचे ते सगळे त्याच्यामध्ये आहेत.

एकतर सात दिवस, पाच दिवस, तीन दिवस किंवा एक दिवस. आणि कसं असतं तुला एक एक एक खोली असली पाहिजे की जिथे अ कोणच नाही आलं पाहिजे म्हणजे असं जसं आपलं देवघर वगैरे असतो ना

किंवा देवळामध्ये दोघांपैकी एक आणि मग ती खोली स्वच्छ करायची. आणि ज्या दिवशी तू बसणार त्यादिवशी सकाळी

आणि पाटाखाली रांगोळी काढायची

मधी तांदूळ तांदळावरती नारळ. नारळ म्हणजे जो संकल्पाचा नारळ असतो आपला. तो एक नारळ ठेवायचा एका बाजूला घंटी असते एका बाजूला दिवा असतो.

तो दिवा समजा तू पाच दिवस तीन दिवस सात दिवस किंवा एक दिवस जेवढ्या दिवस तू पारायण करणार तेवढ्या दिवस कंटिन्यू चालू राहिला पाहिजे तो.

आणि अगरबत्ती आणि एक पानाचा विडा जसं आपण गणपती म्हणतो त्याला देठाची दोन पानं.

रुपया आणि त्याच्यावरती सुपारी आणि मग या सगळ्या गोष्टींचं पूजन करायचं.

एक संकल्प असतो, संकल्प म्हणजे हातामध्ये तांदूळ आणि पाणी घेऊन तुला जो आयु आरोग्य ऐश्वर्याचा संकल्प आहे तो सोडायचा आणि नंतर दुसरा संकल्प असतो त्याला म्हणतात मानसिक संकल्प मानसिक संकल्प म्हणजे कोणतीही एक इच्छा

ते आणि परायणला बसताना

की दुतवस्त्र म्हणजे धुतलेलं सदरा लेंगा किंवा ते नसेल तर असतं एक

ते ग्रंथ स्टार्ट करण्याचा वाचायला.

तू एक तास वाचशील दोन तास जसं काहीकाही जणांना वय झालं असेल तर खाली बसायला जमत नाही मांडी घालून मग ते खुर्ची घेऊन बसू शकतात.

पण नियम असा आहे की वाचताना कोणाशीच बोलायचं नाही. हां मग आणि तुला जेंव्हा

तू संपूर्ण ते उठशील एक दीड तासाने दोन तासाने तुझ्यावरती आहे आणि मग त्याच्यानंतर मग तू बोलू शकतो वगैरे असं मग अ तुझ्या दिवसातल्या किती बैठका करायच्या आहेत तू कर पण आता ज्या दिवसाचा आता तीन दिवसाचा संकल्प केला तर तीन दिवसांध्ये तो ग्रंथ तो पूर्ण वाचून घ्यायचा.

आणि त्याचे फायदे म्हणजे एवढे आहेत ना.

साईबाबा साईभक्तीमध्ये राज योग आहे.

तू नीट बघशील तर साई साई भक्त जे आहेत ना त्यांच्या गळ्यात चैनी किंवा त्याचे धंदे त्यांचे रेस्टोरंट

म्हणजे बराचसा पैसा साईभक्तांकडे असतो.

पण दत्त भक्त जे असतात ना तसे ते थोडे जगापासून विलिप्त असतात. पण साईबाबांनी पण सांगितलंय की शेवटी माझ्या वरती सुप्रीम कोर्ट हे दत्त महाराज आहेत. तिथे तुम्हाला मोक्ष मार्ग जे काय असेल ते ते त्यांच्याच कडं अच्छा अच्छा

असं तो आहे पण कसं आहे आपल्याला एक आहे प्रपंच करता करता परमार्थ करायचा म्हणजे प्रपंच पण खूप

घरच्यांची म्हणा मुलांची म्हणा मग ते करत हे जर त्याच्याबरोबर अध्यात्म असेल ना. तर आयुष्य खूप सुंदर होतं आणि बरेचशे संकटं

जसं की आपण आपण म्हणतो की अरे देव माझं ऐकत नाही किंवा आपण दुसरी बाजू घेऊ की अरे मी एवढ्या मोठ्या

असा कोणतरी देव माणूस आला आणि मला मी त्याच्यातून

तर देव आपल्याला पटकन देतो मग आपण काहीतरी चांगली कर्म करतो.

तू माळ घेऊन दिवस भर राम राम म्हणत राहा अशी काही गरज नाहीये पण तुझी जी कर्मं

अ तू लालबागला येतो की नाही गणपतीला वगैरे अ लालबागला माझं फक्त हे निघालेलं मी ये ना फक्त गाणगापूरला गेलेलो मी

पण मी तिकडे एकदा मी असं फक्त बघितलेलं होतं की असं ते मंदिर आहे आणि आजूबाजूला स्टेजवगैरा लावलं होतं म्हणजे असं काही

हां तिकडे ना म्हणजे ते मंदिरावर्ती त्या खांबावरती त्या बायका वगैरे चढतात.

वगैरे वगैरे असं असं असं हां

ते ऍक्च्युली खऱ्या आहेत त्या गोष्टी अ कसे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एकतर असं असतं की अ समजा एखादा माणूस आहे तर त्याला मागच्या जन्माची काहीतरी सेवा राहिली असेल तर महाराज त्या स्वरूपात त्यांना येऊन

किंवा काही जणांच्या अंगामध्ये

पण एखादा माणूस जो असा नॉर्मल माणूस तो दहा दहा जणांना असा असा फेकून देतो की अ एक एकतर मी बघितलेलं ते अ लोखंडाची साखळी असते जाड जी आपल्याला

तोडणं काय ते नं कापलं तरी कापू शकत नाही ती पण साखळी तोडलेली मग एवढी ताकत येते कुठे यांच्यातून? तर ते ते गोष्टी खऱ्या आहेत तर त्याठिकाणी जाऊन थोडी दिवस राहिलं ना

अ तिथे स्नान वगैरे करतात. आणि संगमावरती त्या बऱ्याचगोष्टी

लालबागला अ लालबागला ये ना कधी. लालबागला पण आमच्या खूप मजा असते. गणेशउत्सव खूप

त्या लालबागचा राजा, चिंतामणी, गणेश गल्ली अरे अकरा दिवस तर म्हणजे गणपती जाईपर्यंत तर खूप धमाल असते खूप म्हणजे खूप आणि महाल तर रात्रीची झोपच नसते.

पण आणि नवसाची रांग तर एवढी असते की दहा दहा बारा बारा तास दहा दहा बारा बारा तास अ

दर्शनाला उभे असतात आणि बरेचशे सेलिब्रिटी येतात.

हां नाही म्हणजे मी जनरली ते बघितलेलं आहे. हं मस्त हे त्याठिकाणी

इथे ते दर्शन ते एक मुख दर्शन आणि दुसरं

मुख दर्शन मुख दर्शन पण असतं, आणि एक नवसाची रांग म्हणून पण असते आणि यावेळी तर एवढी गर्दी होती कारण दोन वर्ष कोरोना होता. आणि कोरोनामध्ये त्या लोकांनी लालबागच्या मंडळाने गणपती बसवला तिथे पण अशी लाईन वगैरे लावायला मनाई होती. पण यावर्षी तर ती सगळी कसर त्या लोकांनी भरून काढली.

हुं लालबागच्या राजाची. आणि कसं आहे त्या गणपतीच्या समोर गेलं ना की खरोखर तुम्ही अ जेवढे तास उभे राहिलाय ते सगळं विसरून जाताय.

अजून बाकी काय बाकी सगळं व्यवस्थित घरी? बाकी बाकी ठीक चालू आहे सगळं व्यवस्थित. आणि मग एक्झरसाईज वगैरे करतो की नाही जिम? अ

लांब लांब वरचा विषय आहे तो.

मग ते एक्झरसाईझ

नाही रे हेल्थ हेल्थ पाहिजेच बाबा पहिले

च्या संदर्भातलं मी टेनिंग देतो असं ट्रेन ड्रॉयव्हर जेवढे असतात ते त्यांना ट्रेनिंग वगैरे देतो

आपलं गाडीचं हे आता लेटेस्ट नवीन इंजिन जे आलेले आहेत डेव्हलपमेंट झालं आहे अपग्रेडेशन काय काय झालं आहे?

त्या संदर्भात मी त्यांना ट्रेनिंग देतो

आता सध्या प्रोसेसिंग कुठली चालू आहे तुझी हां तरी ट्रेनिंगमध्ये काय काय शिकवतो म्हणजे अ आता ते ठीक आहे नवीन नवीन गोष्टी आले वगैरे पण दुसरीत फॉर एक्झाम्पल काय आहे? जसं गाड्यांमध्ये लेटेस्ट बघ बेसिक सध्या खूप चालू आहे.

बी एस सिक्स म्हणलं तर पाहायला गेलं तर एक गाडीचं एक लेटेस्ट अपग्रेडेशन आलेलं आहे. त्याच्यामध्ये

हां सिद्धार्थ ऑटोमोबाईल बद्दल हां

आता लेटेस्ट मध्ये ना जसं अ बी एस सिक्स म्हणून झालेलं आहे.

अ त्याच्यामध्ये कसं आहे हे बी एस सिक्स म्हणजे कसं आहे जसं अ गाड्यांचं आपल्या इंडियन कंपन्यांचं एक नाव असतं.

कंट्रोल करतो की जो

आपलं कसं कोर्ट असतो कोर्ट सगळं क्राईम वगैरा याच्यावरती डिसीजन देतो, किंवा त्याच्यावरती एक

हे असते की बॉडी असते.

इंजिन म्हणा किंवा यांच्या सगळ्या गोष्टींवरती हे कंट्रोल ठेवतात. तर या बॉडीज चे तीन पार्ट असतात.

बोल मग आता सध्या काय म्हणजे फॅसिलिटी काय आहे? मेन्यूमध्ये काय डिशेश वगैरे काय ठेवतो? अच्छा अरे मेन्यू म्हणजे एकदम तू

माझ्या खुप आवडत्या विषयाला हात घातलेला आहेस. जेवण म्हणजे कसं आहे माहिती आहे का हां

ऑफिसमधून किंवा ज्यावेळेला लवकर गेलो वेळ मिळाला ना की मी अ खूप सारे डिशेश म्हणजे मी अ खुपसारे म्हणजे एकावेळी सगळे नाहीत. पण मला कोकिंगची खूप आवड आहे आणि अ आत्ता आत्ता मी नवीन दोन इव्हेंट केले स्वतः मी होममेड सांबर मसाला मी

तो इतका छान झाला की अ

ओरिजिनल अ अ साऊथ पद्धतीची जी टेस्ट आहे ती खूप आवडली त्यांना त्याच्यानंतर मी एक गरम मसाला बनवला ज्याचा जायका पण खूप छान आहे नवीन म्हणजे मी बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः आणून स्वतः

माझ्या मुलाला एक पनीर चिली ड्राय खूप आवडतं. त्यामुळे ते पनीर चिली ड्राय म्हणा किंवा

आणि व्हेजमध्ये तर सोयाबीन

पनीर पनीर कढई, अ पनीर चिली ड्राय त्याच्यानंतर पनीरची नॉर्मल भाजी पण आणि

शेवटी कसं आहे एक ग्रेव्ही झाली तुझी तयार की तू त्यामध्ये पनीर टाक किंवा तू टॉस करून भाज्या टाक किंवा तू बेबीकॉर्न वगैरे जे व्हॉटएव्हर तूला जे आवडतं त्या टाकून तू त्या बनवू शकतोस.

नॉनव्हेज नॉनव्हेज मी नाही बनवत कारण मी स्वतः व्हेजिटेरियन आहे.

आणि ती नॉनव्हेज मध्ये हां व्हेज नॉनव्हेज दोन्ही चांगलं बनवते. पण नॉनव्हेज बनवायचं असेल तर ती बनवते.

त्यांना घरच्यांना बनवून खायला घालतो त्यांना पण खूप बरं वाटतं.

एकदम स्टाईल बनवलंय तुम्ही

चालेल आणि अ बरं वाटलं खूप अ जवळजवळ आपलं एक दीड महिन्यांनी मला वाटतं बोलणं झालं असेल

गणपतीलाच आलं पाहिजे असं काही नाही डेफिनेटली तू

तुला वेळ मिळेल तेंव्हा आपण माझ्या बाजूला जय हिंद थिएटर आहे तिथे जाऊन आपण मुक्ता सिनेमामध्ये पिक्चर बिक्चर बघू शकतो एखादा सिनेमा चांगला. फक्त आपण तिथे काय खायचं नाही कारण अ ते रेट खूप आणि माझ्याबरोबर तर होणार आहे तर मग काय

आणि माझ्या घराच्या दोन मिनिटाच्या अंतरावर आहे त्यामुळे आपण घरी जेऊन मग मस्तपैकी तिथे